गुड मॉर्निंग संतोष कसा फोन केलास? नवीनच आता नोकरी लागली आहे मला त्यासाठी कंपनी वाल्यांनी नवीन बँकेत खातं उघडलं आहे त्या बँक खात्यामध्ये कसं काय कोणत्या पद्धतीने बचत करायची काय करायचं मॅडम बँक क्षेत्रामध्ये मला माहिती कमी होती ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला फोन केला आहे मॅडम अरे वा सर्वप्रथम तुझं अभिनंदन संतोष नवीन नोकरी बद्दल आणि खूप कष्ट घेऊन तू हे मिळवला आहेस त्याबद्दल खूपच तुझा अभिनंदन नक्कीच मी तुला मार्गदर्शन करेल तर कसा आहे आता ही तुझी मोठी नोकरी असल्यामुळे तुझा जो काय पगार आहे तो थेट बँकेमध्ये जमा होणार याचं जर सुयोजन नियोजन केलंस तर नक्कीच चांगल्या पद्धतीने पैसे देखील साचू शकतो आणि त्याच्यावर चांगला फायदा देखील मिळू शकतोस आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तू ते काढू शकतोस म्हणजे पैशाचा अपव्य टाळेल ओके मॅडम , मॅडम ते पूर्णपणे सविस्तर माहिती मला तुमच्याकडून मिळू शकेल का?

बँकेमध्ये विविध प्रकारचे खाते देखील असतात जसं की मग एक असतं बचत खात दुसरा असतं चालू खाते जे व्यवसायिक लोक वापरतात एक असतं भविष्य निधी खाते

आणि एक असतं मुदत ठेव खाते ज्याला आपण एफडी सुद्धा म्हणतो ओके मॅडम, तुम्ही आता मला पाच पद्धतीचे बँक बचत विभाग सांगितलं त्यामध्ये ती कोणत्या कोणत्या पद्धतीने कोणत्या कोणत्या बचत खात्यामध्ये पी पी एस बचत, आरडी, ती मला पूर्ण माहिती देऊ शकता का मॅडम तुम्ही हो नक्की संतोष तर कसं आहे आत्ताचे कंपनीने खातो उघडलं आहे ते मुळात आहे तुझं पगार खातं पण त्याचा वापर तू बचत खातं म्हणून पण करू शकतोस

त्यातील योग्य रक्कम कापून अंतर्गत कर साठी होते ती कापून त्याच्यामध्ये ती रक्कम भरली जाते मग तिथून पुढे जे पैशाचे नियोजन आहे ते तू त्यामधून सुयोग्य पद्धतीने करू शकतोस तर बचत खाते चे फायदे हे असतात की पगार जमा झाल्यानंतर वेगळ्या पद्धतीने विभागू शकतो जसं की काही रक्कम तू तुझ्या घर खर्चासाठी

ओके मॅडम आता तुम्ही बचत खात्याबद्दल मला माहिती सांगितली की मला बराच वेळ आता सुरुवात आता माझ्या नोकरीची नवीन नोकरी जी आहे आज पासूनच मी चांगले बचत करण्याची सवय लावील म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे मग त्यामध्ये चालू खाते पीपीएफ सांगितला आरडीएक्स सांगितले मॅडम त्याच्यामध्ये मी काहीतरी बचत केल्या त्याबद्दल मला त्याच्यामध्ये काही फायदा मिळेल का नक्कीच मिळेल संतोष तुम्हाला तर तू एक काय करू शकतोस तू एक भविष्य निधी खाते काढू शकतो हे खात कसे असते कुठल्याही राष्ट्रीय बँकेमध्ये किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत काढू शकतो हे खातं एका व्यक्तीला एकच खातं परवानगी असते एक व्यक्ती एकाधिक खाते काढू शकत नाही हे अकाउंट भारतीय सरकार ची असते आणि त्यामध्ये कसं असतं की याची जी कालावधी असते ती कमीत कमी पंधरा वर्षे असते याचा अर्थ पंधरा वर्षे तुम्हाला पैसे काढता येत नाही जे तुम्ही गुंतवले आहे आणि यामध्ये कमीत कमी हजार रुपये जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार म्हणजे दीड लाख रुपयापर्यंत एका आर्थिक वर्षामध्ये भरू शकता

तर त्यावर्षी जर भारतीय सरकारने जो ठरवलेला व्याजदर आहे तो साधारणतः तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत जी रक्कम जमा झालेले असते त्यावरती मिळतो अशा पद्धतीने पंधरा वर्षे आपल्याला पैसे ते आपल्याला यातलं काढता येत नाहीत जेव्हा पंधरा वर्षे सरतात त्यानंतर बँक आपल्याला पर्याय देते की हे खाते अजून पाच वर्षे पुढे चालू ठेवायचं आहे म्हणजे वीस वर्षाचा कालावधी पूर्ण करायची आहे का पंधरा वर्षाने भविष्य निर्वाह निधी कालावधी पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम आपल्याला व्याजासकट मिळते या अकाउंटचा फायदा हा असतो की यामध्ये दीड लाखापर्यंतची केलेली आपली गुंतवणूक असते त्याच्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न मिळताना ऐंशी सी आणि ऐंशी डी या अंतर्गत आपल्याला कर लाभ सुद्धा घेता येतात

तसेच सात ते आठ टक्के या रेशो मध्ये त्यावर्षीचे जे गव्हर्मेंट ऑफ इंडिया ने ठरवलेलं धोरण आहे जे व्याजाचं किंवा टक्केवारी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला व्याज देखील मिळते

तर साधारणता सात वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रॉव्हिडंट फंडा मधनं पन्नास टक्के रक्कम आपण काढू शकतो पण त्यासाठी खरंच काहीतरी जेन्युअल कारण असणं गरजेचं असतं आणि तसे पुरावे देखील आपल्याला बँकेकडे सादर करावे लागतात तसंच कधी कधी प्रॉव्हिडंट पण अकाउंट मधून आपण लोन सुद्धा अप्लाय करू शकतो जामीन ठेवून ओके मॅडम आता तुम्ही

ज्या वेळेस मी सेविंग चालू करेल मॅडम अधिक माहिती मिळवण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो ते तुम्ही छान माहिती दिली आणि आता मला इथून पुढे किती परसेंटेज मला इंटरेस्ट मिळेल व्याजदर मिळेल म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धतीने मी कुठे कुठे सेव केलं व्याजदर आणि त्या पद्धतीने मला पुढची करंट अकाउंट बद्दल माहिती मिळू शकेल का? कसे संतोष सेविंग अकाउंट वरती तुम्हाला चार टक्के पासून ते सहा टक्क्यापर्यंत प्रत्येक बँकेचा एक वेगळा व्याजदर हा वार्षिक ठरलेला असतो त्या पद्धतीने मिळतो काही बँका तुम्हाला

आणि याच्यामध्ये सुविधा असते शून्य टक्के बॅलन्स सुद्धा काही दिवसासाठी मेंटेन करता येतो हे मुख्य तर बिजनेस किंवा मोठ्या फॉर्म साठी वापरले जातात त्यामुळे तुम्हाला कर्जाची त्याची फारशी मदत होणार नाही यामध्ये जी अमाऊंट डिपॉझिट केले जाते त्याच्यावरती व्याज नसते त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही यामध्ये जी अमाऊंट डिपॉझिट केले जाते त्याच्यावरती व्याज नसते त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही पण जर यामध्ये इतर काही फॅसिलिटी बँक अशा ग्राहकांना देते ज्यामध्ये त्यांना एनईएफटी आहे आर डी जी एफ आहे अशा फॅसिलिटी मोफत दिल्या जातात किंवा त्यावर काही सुविधा दिल्या जातात तसेच मोठे ट्रांजेक्शन जे लाखो किंवा करोडो मध्ये असतात अशासाठी देखील करंट अकाउंट मदतगार असते आता पुढचं जे तुम्ही विचारलात रिपेरिंग अकाउंट ज्याला आपण आरडी म्हणतो ते कसं ओपन करायचं तर आरडी अकाउंट जे असतं ते एक वर्षापासून तीन वर्ष पाच वर्ष अशा विविध पद्धतीचा असतं त्यात कालावधी तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता

आणि फिक्स डिपॉझिट जे असते ते म्हणजे तुम्ही एका फिक्स टाईम साठी दुरेशन साठी जी अमाऊंट आहे ती बँकेत कडे जमा ठेवतात मग नव्वद दिवसाची असू शकते एकशे एक ऐंशी दिवसाची असू शकते तीनशे पासष्ट, चारशे, पाचशे विविध आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचा रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो

आणि याच्यामध्ये जर खूप मोठी अमाऊंट असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला हे डिक्लेअर करावे लागते व त्यावरती योग्य कट टी डी एस करून इन्कम टॅक्स फाईल करताना त्याच्यावरचा इंटरेस्ट टॅक्स भरूनच तुम्हाला त्याचा फायदा हा घेता त्यामुळे आर्थिक फारशी मदत होत नाही मोदतीसाठी तुमची अमाउंट बँकेकडे सेफ राहते व तुम्हाला चांगल्या पद्धतीने रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो एफडी चा आणि एक फायदा असा आहे की तुमच्या येणाऱ्या सॅलरीतला एक ठराविक भाग तुम्ही तुमच्या आई वडील जे साठ वर्षाच्या वर आहेत यांच्या नावावर ठेवला तर अनेक बँका अशा सिनिअर सिटीजनसला अर्धा टक्के ते एक टक्क्यापर्यंत नॉर्मल व्याजदराच्या जास्त व्याज देतात त्यामुळे तुमची जी अमाऊंट आहे तुम्ही तुमच्या आई-बाबांच्या नावावर गुंतवणूक करणार आहात त्याला तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये निश्चित ठेवू शकता ज्याच्यामध्ये त्यांना अर्धा टक्के ते एक टक्के पर्यंत अधिक व्याज मिळून तुमचा आणि त्यांचा आर्थिक फायदाच होणार असतो ओके मॅडम, खूप चांगली माहिती मला मिळाली की कोण कोणते खाते काढल्यानंतर कोणत्या खात्यामध्ये कशाप्रकारे सेविंग करायचं या पद्धतीने मला चांगली माहिती दिली त्याचबरोबर मॅडम मला एक काय विचारायचं होतं तुम्हाला की मला मेसेज वगैरे येत असतात कार्ड बद्दल कार्ड

मोबाईल बँकिंग आलेत मॅडम त्यामध्ये एसआयपी रजिस्ट्रेशन आलं किंवा कोड आला त्या पद्धतीचा वेगवेगळ्या आहे पण मला डीपी मला पूर्ण माहिती नसल्यामुळे माहिती जाणून घेण्यासाठी आलोय त्याच्याबद्दल मला थोडी माहिती

कसा आहे संतोष जेव्हा तुम्ही बँकेकडे सॅलरी अकाउंट किंवा अकाउंट उघडतात तेव्हा बँक तुम्हाला बाय डिफॉल्ट त्या नियमाप्रमाणे एक कार्ड देते ते युजवली डेबिट कार्ड म्हणतात त्याला बँकेचे विविध व्यवहार करायला उपयोगात येते असे कार्ड हे बऱ्याचदा असं असते की फक्त भारतात वापरले जाईल किंवा काही कार्ड बँकेची अशीही देखील असतात जे तुम्ही आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर सुद्धा वापरू शकता तर हे असे एटीएम काढला एक चार आकडी पिन असतो जो त्याला सेफ्टी लॉक असतो आणि काही बँकांमध्ये या कार्डचा वापर करून तुम्ही एटीएम मधून पैसे काढून घेणे तसेच काही बँकेमध्ये सीडीएम म्हणजे कॅश डिपॉझिट मशीन असते बँकेच्या रांगेत उभ्या न राहता डिपॉझिट मशीन मध्ये जाऊन त्याच जमा करणे तसेच तुम्हाला काही मिनी स्टेटमेंट हवे असतील छोटासा स्टेटमेंट हवा असेल अकाउंट तर ते काढणे किंवा तुमचं इंटरनेट बँकिंग किंवा नेट बँकिंग ऍक्टिव्हेट करताना सेफ्टी साठी हा कार्ड वापरणे असे विविध फायदे तुम्हाला घेता येतात त्यानंतर आहे क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड हे असे कार्ड असते ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही फिक्स अमाऊंट तुमच्या अकाउंट मध्ये ठेवत नाही तुम्ही बँकेकडून एक प्रकारे व्याजावरती अमाऊंट उचलली आणि जरी तुमच्या अकाउंटला पैसे कमी असले तरी काही सहा ते सात टक्के किंवा त्याहून जास्त जास्त व्याज देऊन तुम्ही बँकेकडून पैसे उचलून तुम्ही त्या शॉपिंगची किंवा खरेदीची ती पूर्ण करू शकता

याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार जसं कोणाला आरटीजीएस किंवा एम इ एफ टी ने पैसे पाठवणे कुणाला देणे देणे असेच तुम्ही मला विचारलं एस आय पी रजिस्ट्रेशन हे सुद्धा तुम्ही करू शकता तर एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे शक्यतो म्युच्युअल फंड व इतर अनेक विभागामध्ये जातात त्याच्यामध्ये तुम्ही बँकेला असे इन्स्ट्रक्शन देऊ शकता की ही ठराविक अमाऊंट या या म्युच्युअल फंड किंवा या या सेक्टर मध्ये दर महिन्याला इन्व्हेस्ट करणे अपेक्षित आहे आणि ती स्टॅंडिंग ऑर्डर घेऊन

अशा पद्धतीने तुमचे एसआयपी सुद्धा तुम्ही या अकाउंटला रजिस्टर करू शकता ओके मॅडम खूप मला कार्ड बद्दल माहिती मिळाली डीपी माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद आणि आता जीवन जगत असताना प्रत्येकाला एक अचिव्हमेंट असते की स्वतः नोकरीला लागलो आता आणि स्टार्ट वेळेवरच तुम्हाला बचत संदर्भात तुम्हाला माहिती विचारली आणि तुम्ही मला माहिती क्लिअरली कोणत्या कोणत्या सेविंग अकाउंट काढायचे कोणते कोणते हे करायचे त्याचबद्दल मॅडम मला हळूहळू पावलं आता उचलावे लागणार आहे आणि

होम लोन आलं व्हेईकल लोन आलं गोल्ड लोन आलं मुद्रा लोन आले हे असे ऐकून माहिती आहे पण याच्याबद्दल मला पूर्ण माहिती नाही ती माहिती तुम्ही मला सांगू शकाल का नक्कीच संतोष तर लोन म्हणजे काय की कुठेतरी आपण व्याजाने पैसे उचलणे कर्ज घेणे कर्ज घेणे म्हणजे लोन असते तर यामध्ये कसं असतं होम लोन म्हणजे घर जेव्हा तुमच्या नावावरती असते

तर पर्सनल लोन मध्ये व्याजदर हा वेगळा असू शकतो अगदी चौदा टक्क्यापर्यंत पण जातो नंतर वेहिकल लोन साठी पण तुम्हाला टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घ्यायची असते त्यासाठी तुम्हाला योग्य कागदपत्राची पूर्तता करून साठ टक्के किंवा त्याहून पुढे मनामध्ये लोन हे मिळते आणि गोल्ड लोन म्हणजे अर्जंट पैशाची गरज आहे पण बँके चे प्रक्रिया पूर्ण करायला पुरेसा वेळ नाही तर तुम्ही तुमच्या घरातले

अगदी मनापासून मॅडम धन्यवाद तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम अरे त्यात काय संतोष तुला मदत करणं हे माझं कर्तव्यच आहे माझी अपेक्षा आहे की मी दिलेल्या माहितीत न तू तुझ्या येणाऱ्या सॅलरी चा पगाराचा योग्य नियोजन करशील आणि या बँकिंग सेक्टरचा योग्य वापर करशील तुला पण खूप शुभेच्छा